ब्लॅक कलर जीन्स घातलेली आहे आणि शूज घातलेला आहे आणि तो मोठ्ठा दगडावर उभा आहे आणि वरच्या दगडाला हात लावतो आणि खालती बारीक बारीक दगड आहेत बारीक बारीक गुणे आहेत.

चार घर आहेत झाड आहेत पाणी आहेत व अअ एक पूल आहे पाठीमागे त्यांच्या त्यांच्या मुलींच्या पाठीमागे अअ स्कूल बिल्डिंग आहे.

व तिकडे ते स्टेप्स वर गेट आहे ते गेट बंद आहे.

ग्रीन कलर ची कदंबा आहे ती पण जात आहे तिथे एक कार आहे ती पण जात आहे.

लोकांनी त्यांना अ खूप सारे हार घातलेले आहे.

व ऑरेंज कलर ची माळ लावलेली आहे फुलांची व तिकडे रेड कलर च्या दोन चेअरी हि आहे व आतमध्ये एक माणूस बसलेला आहे अ व बाहेर दोन माणूस बसलेले आहेत.